ते एप्पल चिकू मोसंबी शीताफळ दिसत आहेत.

एक लहान एक मध्यम आणि एक मोठी--

दरवाजा खुला आहे. आत एक खिडकी दिसत आहे.

भिंतीचा कलर भिंतीचा कलर पिवळा आहे.

एक शेल्फ दिसत आहे. त्यात पुस्तक आहेत.

एक ए सी दिसत आहे आणि एक पेंटिंगूय दिसत आहे.

मोंजिनिस केक शॉप च्या साईड ला स्कुटरी पार्क केलेल्या आहेत.

एक देऊळ दिसत आहे देवळाचा रंग--

दोन खुर्च्या आणि दोन टेबल दिसत आहे आणि दोन पंखे दिसत आहेत.

एक हॉल दिसत आहे. हॉल मध्ये खूप मुलं आहे.

एक बीच दिसत आहे बीच वर म अ मो मोट --

आणि घर दिसत आहेत.

स्पाइस गोवा आहे. त्या हॉटेल मध्ये--

त्या बोट च्या साईड ला एक एन्ट्रन्स आहे.